सर्वांना नमस्कार
क्टर्टल मध्ये प्रोग्रॅमिंग कन्सेप्ट्स वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण क्टर्टल मध्ये प्रोग्राम लिहीणे यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी वेरियबल्स चा वापर करणे कॅन्वस वर प्रिंट करण्यासाठी प्रिंट कमांड वापरणे लाइन ला कमेंट देणे शिकू
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू लिनक्स ओएस व्हर्शन 1110
क्टर्टल व्हर्शन 081 बेटा चा वापर करीत आहे
आम्ही असे गृहीत करतो धरतो की तुम्हाला क्टर्टल
विषयी मूलभूत ज्ञान आहे
जर नसेल तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमची वेबसाइट httpspoken tutorialorg
ला भेट द्या
पुढे जाण्यापुर्वी आपण क्टर्टल विषयी काही मूलभूत माहितीची चर्चा करूया
कॅन्वस वर दर्शित असलेल्या टर्टल ला स्प्राइट असे म्हणतात
स्प्राइट एक लहान इमेज आहे जी स्क्रीन च्या भोवताली फिरते
उदाहरणार्थ कर्सर हे spriteआहे
स्प्राइटहाईड कमांड टर्टल ला कॅन्वस वरुन लपविते
स्प्राइटशो कमांड जर टर्टल लपलेला असेल तर त्यास दर्शविते
क्लिअर कमांड कॅन्वस वरील सर्व ड्रॉविंग्स ला काढून टाकते
क्टर्टल मध्ये चिन्ह वेरियबल्स चे कंटेनर आहे
दोन संख्याचा गुणाकार करण्यासाठी वापरले जाते
संख्याची पावर वाढविते
चिन्ह या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते
sqrtहे संख्याचे वर्गमूळ शोधणारे एक इनबिल्ट फंक्शन आहे
चला नवीन क्टर्टल अप्लिकेशन उघडू
दश होम मीडिया एप्स वर क्लिक करा
टाइप खाली एज्युकेशन आणि क्टर्टल निवडा
क्टर्टल अप्लिकेशन उघडेल
आपण टर्मिनल चा वापर करूनही क्टर्टल उघडू शकतो
टर्मिनल उघडण्या करिता CTRLALTT एकत्र दाबा
क्टर्टल टाइप करा आणि enter दाबा क्टर्टल अप्लिकेशन उघडेल
मी प्रोग्राम कोड टाइप करते आणि समजावून सांगते
मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे
program टीओ फाइंड स्क्वेअर ओएफ आ नंबर
enter दाबा

चिन्ह या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते
याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होत नाही
enter दाबा
रिसेट रिसेट कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते
Enter दाबा
i अस्क दुहेरी अवतरण चिन्हात enter आ नंबर फोर आय एंड क्लिक ओक
i हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे
अस्क कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल मध्ये संग्रहीत करण्यास विचारते
enter दाबा
फॉन्टसाइज स्पेस 28
फॉन्टसाइज प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते
फॉन्ट sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते
प्रिंट ii प्रिंट ii संख्याच्या वर्गाचे गणन आणि प्रिंट करते
enter दाबा
स्प्राइटहाईड स्प्राइटहाईड टर्टल ला कॅन्वस वरुन लपविते
चला आता प्रोग्राम रन करू
एडिटर कोड मध्ये निष्पदन सुरू करण्यासाठी टूलबार वरील रन बटना वर क्लिक करा
हे निष्पदन गतीची सूची दर्शविते
फुल स्पीड फुल स्पीड स्लो स्लॉवर स्लोवेस्ट एंड step by स्टेप
मी कोड स्लो गतीत रन करते
एक इनपुट बार दिसेल
आय साठी 15 एंटर करा आणि OKवर क्लिक करा
कॅन्वस वर 15 चा वर्ग 225 दर्शित होतो
आता प्रोग्राम च्या माध्यमाने संख्याच्या न्थ पावर शोधणे शिकू
माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये प्रोग्राम आहे
मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास क्टर्टल एडिटर मध्ये पेस्ट करते
कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या क्टर्टल एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा
मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते
प्रोग्राम स्पष्ट करा
चिन्ह या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते
रिसेट कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते
i आणि n यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे
अस्क कमांड यूज़र इनपुट ला वेरियबल्स मध्ये संग्रहीत होण्यास विचारते
फॉन्टसाइज 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते
फॉन्ट sizसंख्यास इनपुट प्रमाणे घेते आणि पिक्सल्ज़ मध्ये सेट करते
प्रिंट iन् संख्यांची न्थ पावर गणन आणि प्रिंट करते
स्प्राइटहाईड टर्टल ला कॅन्वस वरुन लपविते
चला प्रोग्राम रन करू
आय साठी 5 एंटर करू आणि ओक वर क्लिक करा
न् साठी 4 एंटर करू आणि ओक वर क्लिक करा
कॅन्वस वर 54625 दर्शित होईल
नंतर संख्याचा वर्गमूळ शोधण्यासाठी प्रोग्राम मध्ये इनबिल्ट एसक्यूआरटी फंक्शन वापरु
मी टेक्स्ट एडिटर मधून कोड कॉपी करते आणि त्यास क्टर्टल एडिटर मध्ये पेस्ट करते
कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या क्टर्टल एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा
मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे
मी कोड समजावून सांगते
चिन्ह या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते
रिसेट कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते
i हे वेरियबल यूज़र इनपुट संग्रहीत करण्यासाठी आहे
फॉन्टसाइज 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते
प्रिंट एसक्यूआरटी i संख्यांचे वर्गमूळ प्रिंट करते
स्प्राइटहाईड टर्टल ला कॅन्वस वरुन लपविते
मी आता प्रोग्राम रन करते
आय साठी 169 एंटर करा आणि OKवर क्लिक करा
वर्गमूळ 169 13 कॅन्वस वर दर्शित आहे
पुन्हा रन करूया
आय साठी 169 एंटर करा आणि OKवर क्लिक करा
जर आपण ऋण संख्या प्रविष्ट केली तर आउटपुट नान आहे याचा अर्थ नोट आ नंबर
ऋण संख्याचे वर्गमूळ ही खरी संख्या नसते
पुढे चला प्रोग्राम च्या माध्यमाने धनात्मक संख्याच्या घनमुळा चे मूलयमापन करूया
मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास क्टर्टल एडिटर मध्ये पेस्ट करते
कृपया ट्यूटोरियल येथे थांबवा आणि तुमच्या क्टर्टल एडिटर मध्ये प्रोग्राम कॉपी करा
मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे
मी प्रोग्राम समजावून सांगते
चिन्ह या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते
कृपया लक्ष असु द्या हे सिंगल लाइन कमेंट आहे
प्रत्येक कमेंट चिन्हाच्या पुढे असावे
रिसेट कमांड टर्टल ला डिफॉल्ट स्थानावर सेट करते
i एंड C यूज़र इनपुट मध्ये संग्रहीत केलेले वेरियबल्स आहे
Cआय13 संख्याच्या घनमुळा चे गणन करते
फॉन्टसाइज 28 प्रिंट द्वारे वापरलेले फॉण्ट साइज़ सेट करते
प्रिंट C संख्याचे घनमुळ प्रिंट करते
स्प्राइटहाईड टर्टल ला कॅन्वस वरुन लपविते
चला प्रोग्राम रन करूया
आय साठी 343एंटर करा आणि ओक वर क्लिक करा
343 चे घनमूळ 7 हे कॅन्वस वर दिसत आहे
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण प्रोग्रामिंग कंसेप्ट एसक्यूआरटी फंक्शन वापरणे प्रिंट कमांड वापरणे क्टर्टल एडिटर आणि कॅनव्हास चा वापर करणे शिकलो
Assignmentच्या स्वरुपात तुम्ही मूलभूत कमांड चा वापर करून संख्याचे घनमूळ संख्याच्या न्थ वर्ग शोधा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्याकडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहेसहभागासाठी धन्यवाद